आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्या मनगटात असते हे त्याला आजवर कधीच समजलं नाही. खरंतर, त्यानं मेंढपाळ व्हायला हवं होतं. तरुण म्हणाला. हो. त्यानीही तसा विचार केला होता. वृद्ध सांगू लागला. पण मेंढपाळापेक्षा पाववाल्याला समाजात अधिक प्रतिष्ठा आहे. मेंढपाळ उघड्यावर झोपतात. पाववाल्यांना स्वतःचं घर असतं. मेंढपाळाला मुलगी देण्याऐवजी पाववाल्याबरोबर तिचं लग्न लावून देणं तिच्या पालकांना अधिक योग्य वाटतं. व्यापाऱ्याच्या मुलीच्या विचारानी तरुणाच्या हृदयात कळ आली. तिच्या नगरात नक्कीचं कुणीतरी विवाहयोग्य पाववाला असणार. सरतेशेवटी होतं असं, मेंढपाळ किंवा पाववाला यांच्या नियतीपेक्षा इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात? हे त्यांच्या लेखी अधिक महत्त्वाचं ठरतं.

तो पुस्तक वाचत असताना वृद्धाने जसा त्याच्या वाचनात व्यत्यय आणला होता, तसंच त्यानं केलं. हे सगळं तुम्ही मला का सांगत आहात? कारण तू स्वतःची नियती जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहेस. आणि हा प्रयत्न सोडून देण्याच्या टप्प्यावर तू आला आहेस. नेमके तुम्ही या टप्प्यावर येऊन प्रत्येकवेळेस भेटता? नाही. नेहमी याच पद्धतीने येतो असं नाही. कधी मी एखाद्या चांगल्या पध्दतीनी इतर अनेक गोष्टी मी घडवून आणतो किंवा उपायाच्या स्वरूपात येतो. तरी परिस्थिती फार बिघडली असेल तर मी थोडी सुसह्य करतो. पण माझा त्यात हात आहे, हे बहुतांशवेळा कोणाच्या लक्षात येत नाही. गेल्या आठवड्यात तो वृद्ध एका खाणकाम करणाऱ्या माणसासमोर गेला होता. वृद्धाने त्यावेळेस मोठ्या खड्याचं रूप घेतलं होतं. पाचूचा शोध घेण्याच्या नादात खाणकाम करणारा तो माणूस सारंकाही गमावून बसला होता. गेली पाच वर्षं एका विशिष्ट नदीच्या पात्रात सातत्याने खणत, हातात सापडलेल्या प्रत्येक खड्याकडे आशेने पहात होता. त्यानं आपला शोध सुरू ठेवला होता. आता मात्र तो त्रासला होता. इथून पुढे एकाही खड्याचं निरीक्षण करण्याचा त्याचा मानस नव्हता. खरं म्हणजे आता पुढच्या खड्याच्या रूपात त्याला सतत ध्यास असलेला अमूल्य पाचू गवसणार होता. आपली नियती प्राप्त करण्याच्या नादात त्याने सर्वस्व गमावलं होतं. म्हणूनचं वृद्धाने त्याच क्षणी हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. एका मोठ्या दगडाचं रूप घेत वृद्ध घरंगळत जाऊन खोदणाऱ्याच्या पायापाशी जाऊन स्थिरावला. गेल्या पाच वर्षांच्या अथक आणि निष्फळ प्रयत्नांची अगतिकता असह्य होऊन त्या माणसाने त्या क्षणी तो खडक त्या क्षणी अतिशय रागाने बाजूला फेकला. त्या खडकाचे दोन तुकडे झाले. त्याच्या आत जगातील सर्वांत सुंदर आणि देखणा पाचू होता. वृद्ध पुढे सांगू लागला, आपल्या अस्तित्वामागे नेमकं काय कारण आहे, हे लोकांना फार लवकर लक्षात येतं म्हणूनच कदाचित ते प्रयत्न करणंसुद्धा सोडून देतात. असं व्हायला नको पण असंच होतं. त्याचा सूर कडवट झाला होता. गुप्त खजिन्याबद्दल वृद्ध काहीतरी म्हणाला होता, अशी आठवण तरुणानी त्याला करून दिली. हे ऐकताच वृद्ध उच्चारला, खजिना!

त्याऐवजी माझ्या खजिन्याचा दहावा भाग दिला तर? हे ऐकताच वृद्ध खेदानी म्हणाला, जे अजून तुझ्या ताब्यात आलं नाही ते देण्याची वचनं देत राहिलास, तर ते मिरवण्याची इच्छासुद्धा गमावून बसशील. आपण त्या म्हातारीला, जीप्सिसीला दहावा हिस्सा देण्याचं मान्य केलं आहे हे तरुणाने वृद्धाला सांगितलं. खोल निश्वास सोडत वृद्ध म्हणाला, बोलणाऱ्याला शब्दांत गुंतवण्याच्या कलेमध्ये जिप्सी पारंगत आहे. जीवनात प्रत्येक गोष्टीचं मूल्य असतं. हे तू शिकलास इतकंच माझ्यासाठी पुरेसं आहे. प्रकाशाचे योद्धे हेच शिकवू पहातात. वृद्धाने पुस्तक तरुणाच्या हातात ठेवत म्हटलं, उद्या याच वेळेस तुझ्या कळपाचा दहावा भाग मला आणून दे. त्यानंतर गुप्तधन कसं शोधायचं ते मी तुला सांगेन. येतो मी. क्षणार्धात तो चौकाच्या कोपऱ्यात पोहोचला त्यानंतर तो दिसेनासा झाला. तुम्हाला जर हे पुस्तक ऐकायला आवडले असेल, आणि अशीच नवनवीन भरपूर पुस्तके तुम्ही ऐकू इच्छित असाल तर त्वरित मराठी audible या channel ला subscribe करा. आणि comment मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. धन्यवाद. hello अनिकेत

कसा आहेस मी मस्त आहे तू कशी आहेस आरती मी पण मस्त आहे अरे मी आज college मधून येत असताना किती प्रदूषण होते हो का खरंच ना खूप जास्त प्रदूषण होत चाललं आहे सध्या दिवसांनी दिवस पृथ्वीवरच हो ना चल मग आपण आज प्रदूषणावरच बोलू हो चालेल ना बोल प्रदूषण ही एक सज्ञा आहे जे आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे आणि तुला तर माहितीच असेल प्रदूषण हे खूप प्रकारचे असतात जसे जल प्रदूषण वायू प्रदूषण मृदा प्रदूषण हो बरोबर आणि ते

हो खरं तर आज-काल प्रदूषण इतके सामान्य झालेले आहे की

हो अगदी बरोबर प्रदूषणाचा परिणाम एखाद्याच्या कल्पना करण्यापेक्षा जीवनाच्या गुणवत्तेवर होतो हे

हो बरोबर जेव्हा आपण पृथ्वीवरील प्रदूषणाबद्दल बोलतो तेव्हा आपण विविध प्रदूषणाबरोबर हो बरोबर प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो जसा प्रदूषित पाणी पिल्याने cholera आणि अतिसार यासारखे प्राण घातक आजार उद्भवतात आणि त्यामुळे किती आपले

हो cholera तर खूप हानिकारक हानिकारक विषाणू आहे खरंतर हे सर्व मुख्यतः आपल्या मानवी क्रिया कल्प मुळेच होते जे एकापेक्षा जास्त प्रकारे वातावरणास हानी पोहोचवते

तेच म्हणूनच तर प्रदूषणाविषयी त्वरित समस्या सोडविण्यासाठी आपल्याला तातडीची गरज निर्माण झाली आहे म्हणजेच प्रदूषणामुळे आपल्या पृथ्वीचे किती तीव्र नुकसान होत आहे आणि आपल्याला त्याचे परिणाम लक्षात घेऊन हे नुकसान रोखणे खूप आवश्यक आहे हो अगदी बरोबर पण तेच आजकाल माती प्रदूषण खूप व्हायला लागले आहे त्याच्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होतो जे फळे आणि भाजीपाले असतात ते विषारी बनू शकतात आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्य ही संकटात येऊ शकते हो पिकांवर तर परिणाम होतोच पण खरंतर प्रदूषणाचा परिणाम एखाद्याच्या खरंतर कल्पना करण्यापेक्षा पण जीवनाच्या गुणवत्तेवर होतो हे एक रहस्यमय मार्गाने कार्य करते जसं कधी कधी ते उघड्या डोळ्याने पाहिले जाऊ शकत नाही वातावरणात खूप उपस्थित आहे जसे काही आपण हवेत असलेले वायू पाहू शकत नाही परंतु ते तिथे असतात त्याचप्रमाणे खूप कशा प्रकारचे प्रदूषण असतात अशा प्रकारचे विविध विविध प्रकारचे जे छोटे छोटे कण असतात जे प्रदूषण वाढवायला आपली प्रदूषण वाढवायला मदत करतात त्यामुळे हे मानवी जीवनाला खूप धोकादायक असते

अगदी बरोबर आपल्या सगळ्यांचे जीवन त्यामुळे संकटात येतं आणि तेच नाही ध्वनी प्रदूषण पण आजकाल खूप वाढत चाललं आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये चिडचिडापणा घाबरणे बहिरेपणा या सगळ्या समस्या येऊ शकतात आणि खरंतर प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचा आपल्यावर काही ना काही कोणत्या प्रकारे परिणाम हा होतोच बरोबर ना हो ध्वनी प्रदूषण तर एक मुख्य कारण आहे कारण की ध्वनी ध्वनी प्रदूषण जास्तीत जास्त तर आपण ज्या जेवढी लोकसंख्या वाढते तेवढ्या जास्त लोकांचा लोकांचा वाहन वापरण्याचा प्रकार वाढतो त्यामुळे जितकी जास्त वाहने रस्त्यावर येतील तितके जास्त ध्वनी प्रदूषण होण्याचं कारण बनेल वाहनांचा आवाज गाड्यांचा आवाज हे सगळं याचं हे सगळं मानवी जीवनाला एका दिवशी श्रवण यंत्र लावण्यास भाग पाडेल सगळ्यांना हो अगदी बरोबर जलप्रदूषणाचा मला तरी असं वाटतं की फक्त प्राण्यांवर म्हणजे मनुष्यावरच नाही तर प्राण्यांवर आणि मासे वगैरे जे समुद्रात राहतात पाण्यात राहतात त्यांच्यावरही खूप वाईट परिणाम होतो जे factorys मध्ये जे पाणी असतं गलिच्छ पाणी ते आपण तयार करताना त्याच्यासाठी ते आवश्यक आहे आणि जे पाणी असतं ते कारखान्यांमधल जे आहे ते filter व्हायला पाहिजे त्याच्यामुळे अजून आपण प्रदूषण करू शकणार नाही

साबणाचे पाणी झालं detergent च पाणी झालं हे या पाण्यामुळे खूप खूप विविध प्रकारचे जिवाणू खूप विविध प्रकारचे हानिकारक जे किटाणू असतात ते वाढतात त्यामुळे म्हणजे प्रदूषणाचं हे मुख्य कारण बनलेला आहे हो अगदी बरोबर आणि आपण आपल्या स्वतःच्या परीने काही प्रयत्न करायला पाहिजे जसे polithin आहे कीटकनाशके नंतर जो घनकचरा असतो तो आपण पाण्यात टाकला नाही पाहिजे त्याच्यामुळे पण खूप प्रदूषण वाढत पाण्याचा प्रदूषण वाढत जाते

खरंतर प्रदूषण कमी करण्याचे खूप सारे प्रकार आहेत खूप सारे रस्ते आहेत ते मानवाने वापरले पाहिजे खरंतर प्रदूषणाचे हानिकारक परिणाम शिकल्यानंतर एखाद्याने शक्य तितक्या लवकर प्रदूषण कमी करण्याचे काम केले पाहिजे जसं की वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांचा वापर कमी करायचा वाहनांचा धूर कमी करण्यासाठी लोकांनी सार्वजनिक वाहने वापरावे अशा प्रकारचे खूप सारे रस्ते खूप सारे मार्ग आहेत ज्याने प्रदूषण कमी होते हे मानवाने मानवाला कळायला पाहिजे हो अगदी बरोबर आणि मला तर असं वाटतं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी जितके पण कारखाने आहेत ते निवासी क्षेत्रापासून दूर असले पाहिजे नंतर त्याच्यामुळे चिमण्या ज्या असतात पक्षी असतात त्यांना त्या gas पासून हानी पोचणार नाही आणि जितके पण प्रदूषणाची पातळी आहे ती प्रत्येक वाहनापासून तपासली गेली पाहिजे त्याच्यामुळे जे आहे आपली सगळ्यांचा आरोग्यही चांगलं राहील

वायु प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी खरंतर प्रत्येक वाहनापासून म्हणजे प्रत्येक वाहने तपासली जाणे आवश्यक आहे जसे काही आपण वाहन poling system अनुसरु शकतो हो अगदी बरोबर आणि आपण आपल्या स्वतःच्या पातळीवर देखील जसं कचरा जाळणे polythene rabar tube plastic गौरी लाकूड याच्यावर आपण नियंत्रण ठेवले पाहिजे असे तरी मला वाटते हो या गोष्टींमुळे वायु प्रदूषणावर वायू प्रदूषण खूप कमी होईल किंवा ज्या कचरा वगैरे जाळल्यामुळे polythene जाळल्यामुळे जो खराब धूर निघतो जो मानवी जो मानवाला मानवी जीवनाला खूप त्रासदायक व हानिकारक असू शकतो तो कमी होईल त्यामुळे वायु प्रदूषण कमी होणार हो अगदी बरोबर तेच प्रदूषणाचे परिणाम बघितल्या गेले तर खरंच खूपच हानिकारक आहेत जसे काही आपण माणूस वायू प्रदूषणामुळे माणसाचा आरोग्य खराब होऊ शकतो ध्वनी प्रदूषणामुळे माणसाला ऐकण्याचा ऐकण्याचा प्रमाण कमी होऊ शकतं त्यामुळे खूप सारे वेगळ्या प्रकारचे हानिकारक हानिकारक गोष्टी मानवाला भोगावे लागू शकतात त्यामुळे प्रदूषण कमी करणे खूप महत्त्वाचे आहे आजच्या काळात हो अगदी बरोबर प्रदूषण हे निसर्गाला लागलेली सर्वात मोठी

हे आपण कमी करण्यासाठी खूप काही उपाययोजना करायला पाहिजे

हो खरंतर प्रदूषण हे खूप गंभीर बाब आहे निसर्ग आणि मानवी शत्रूंपैकी एक बाब म्हणजे प्रदूषण आहे कारण की जरी खरोखर निराकरण नवनवीन गंभीर अशी एक बाब आहे जी शुद्ध वस्तूंमध्ये प्रदूषक मिसळते त्यामुळे वस्तू सुद्धा हानिकारक होऊ शकतात व निरुपयोगी प्रदूषण होते प्रदूषण हे खरंतर मानव मानवतेसाठी निसर्गासाठी आणि पृथ्वीवरील इतर प्राण्यांसाठी सुद्धा एक श्राप देण्यासारखे आहे हो अगदी बरोबर आज आपण खूप आपण चंद्रावर मंगळावर पोचलो पण माणसाने निसर्गाचा विचार करायला हवा होता त्यामुळे जे प्रदूषण आपण करत जातोय त्यामुळे आपली जी पुढची पिढी आहे त्यांना त्यांना या गोष्टीचा म्हणजे त्या गोष्टीच्या सामोरे जावे लागेल हो जसं हे वाढतं शहरीकरण झालंय कचरा व सांडपाण्यांचे

कारखाने factory दवाखाने ते बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली त्यांनी पण रस्त्याकडची जे झाडे आहेत ते आपण तोडून टाकतो म्हणजे जे लोक आहे ते तोडून टाकतात रुंदनीकरण करण्यासाठी आणि त्याच्यामुळे मुळे मोठे मोठे राजकीय महामार्ग बांधतात हो खरं तर जेवढे पण प्रदूषणाचे प्रकार आहेत वायु प्रदूषण झालं भूमी प्रदूषण झाल ध्वनी प्रदूषण जलप्रदूषण

त्याबद्दल मला एवढी काही माहिती नाही हो का ग भूमी प्रदूषण म्हणजे पृथ्वीच्या जमिनीच्या आपण पृष्ठभागावर आणि जमिनीच्या पातळीच्या खाली खराब म्हणजे जेवढे पण खराब गोष्टी खराब होत चालले आहे आता जर पाण्याची पातळी जमिनीच्या खाली खराब होत चालली त्याला भूमी प्रदूषण असं म्हटलं जाते भूजल आणि माती दूषित करणाऱ्या घन आणि द्रव्य कचरा सामग्रीच्या संचयनामुळे हे भूमी प्रदूषण होत चालले आहे

तसेच झाडे तोडल्यामुळे नष्ट झालेली म्हणजे कित्येक कशी आहे ते दुर्मिळ झालेली आहे मोठ्या संख्येने दिसणारे जे पक्षी होते हे आज कुठे पाहायला मिळते मला तर आजही आठवते मी रोज पण आता तर चिमण्या सुद्धा दिसत नाहीत

आज क्वचितच पडत आहे दुष्काळी परिस्थिती उद्भवत आहे जसं काही सुनामी चक्रीवादळ भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीत खूप वाढ झाली आहे या सगळ्यांचे कारण प्रदूषणच आहे हो बरोबर झाड तोडल्यामुळे आणि पशु पक्षांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने निसर्गाचे चक्र हे कोलमोडलें आहे आणि पूर्वी निमित पडणारा जो पाऊस होता तो आज क्वचितच पडतो दुष्काळी परिस्थिती ही उद्भवत आहे तेच तेच झाडे कमी झाले आहेत पावसाचे प्रमाण कमी झालेले आहेत त्यामुळे वातावरणा तील उष्णता पण वाढवून global warming सारखे जागतिक समस्या निर्माण झालेली आहे हो अगदी बरोबर मानवाने तंत्रज्ञानात खूप प्रगती केली आहे पण तंत्रज्ञानाचे प्रत्येक गोष्ट शक्य झालेली आहे असे काही नाही

पण mobile हे विकसित तंत्रज्ञान ना पशु पक्षांच्या जीवावर उठले आहे या गोष्टींचा आपण कधी विचारच करत नाही ना हो बरोबर आपण जो mobile use करतो त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची frequency असते आणि त्या frequency मुळे जो जे पशुपक्षी असतात त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो आपण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे बरोबर ना हो mobile आणि mobile च्या टावर मधून निघणाऱ्या आत्मघाती सिग्नलमुळे अं कित्येक पक्षी त्यांचे आयुष्य संपवत आहेत याच कारणाने आज पक्षांची संख्या झपाट्याने घसरत आहे किंवा पक्षी दुर्मिळ होत चालले आहे हे असे चालू राहिले तर एक दिवस खरंच सर्व पशुपक्षी नष्ट होतील जे काही होत चाललं आहे हो बरोबर आज आपण डायनासोर ची चित्र बघून कल्पना करतो की की पूर्वीच्या काळी अशा प्रकारचा डायनासोर नावाचा एक प्राणी अस्तित्वात होता त्याचप्रमाणे जर पक्षीच उरले नाही तर येणाऱ्या पिढीला पक्षी केवळ चित्रात पाहायला मिळतील भविष्यात त्याचा खूपच जास्त भयानक परिणाम होऊ शकतो

त्यांची जागा आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त वाहनाने घेतलेली आहे यामुळे दळणवळण नक्कीच सोयीचे आणि सुलभ झालेले आहे पण या तंत्रज्ञानामुळे जगाला वळसा घालणे देखील शक्य आहे पण आज याच दळणवळणाच्या साधनांमुळे किती समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत जसे काही motorcycle झालेत कार सहा चार चाकी वाहने यामध्ये diesel petrol यासारख्या इंधनाचा वापर केला जातो आणि या इंधनामुळेच त्यांच्या ज्वलनातून कार्बन डाय-ऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड यासारखे विषारी आणि घातक वायू बाहेर सोडतात आणि हे वायू यासारख्या घातक वायूमुळे वायू प्रदूषणामध्ये खूप वाढ झाली आहे

हे कार्बन डाय-ऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड हे यासारखे जे वायू असतात ते आपल्या शरीरासाठी फारच हानिकारक हो तेच त्यामुळेच वातावरणातील उष्णता वाढवून समस्या निर्माण होतात याच कारणामुळे आपण स्थितीवर यासारख्या पृथ्वीच्या आवरणात आढळणारा ozen चा थर जो असतो तो पातळ होत आहे त्यामुळे सूर्याकडून येणारी किरणे जे असतात ते सरळ पृथ्वीवर पडत आहेत त्यामुळे जास्त उष्णतेचा धोका निर्माण होत आहे मानवांसाठी हो अगदी बरोबर जलप्रदूषण हे देखील आज घडीला उपस्थित सर्वात भयानक समस्या आहे आणि यामुळे जे आपली पृथ्वी आहे त्याच्यावरील पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे जे प्रमाण आहे ते कमी तर झालेच आहे पण त्याशिवाय पाणी हे उपलब्ध आहे ते देखील पिण्यायोग्य राहिले नाही हो खरं तर मानवाने आज स्वतःच्या विकासासाठी निसर्गाची परवा केलेलीच नाही आहे शहरातील सांडपाणी कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी द्रव्य शहरातील घाण सरास नदीत तलावात सोडून दिले जाते त्यामुळे जलीय प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे

हो अगदी बरोबर जलप्रदूषण तर सगळ्यात मोठी समस्या आहेत पण त्याच्याशिवाय गाड्यांचा horn चा आवाज कारखान्यातून निर्माण होणारा कर्कश आवाज यापासून निर्माण होणारे ध्वनी असतात ध्वनी प्रदूषण होतं हे देखील सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी सर्वात मोठी समस्या आहे आणि त्याच्यावर आपण म्हणजे लवकरात लवकर त्यावर विचार करायला हवा असं तरी मला वाटते

कारण की हेच एक सर्वात मोठं कारण आज ध्वनी प्रदूषणाचे बनलेलं आहे कारण मानवाने खूप विकास केला माणूस चंद्रावर मंगळावर सुद्धा पोहोचला पण मानवाने निसर्गाचा विचारच काही केला नाही

हो अगदी बरोबर वातावरणात पाण्यात हवेत किंवा अन्नामध्ये सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याला मिसळलेले असतात आणि त्याच्यामुळे खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात आणि प्रदूषण ही जी समस्या आहे ते दिवसेंदिवस वाढतच चालली आहे औद्योगिक कचरा हा थेट मातीत जातो पाण्यात जातो आणि हवेत मिसळतो त्यामुळे देखील खूप जास्त पर्यावरणाचा ऱ्हास होतो

निसर्गाचा समतोल राहू शकतो पण विकासाच्या मटक्यात अडकलेला मनुष्य हा या मनुष्याला ह्या गोष्टी लक्षात येतील का हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जेव्हा मनुष्यला या गोष्टींचा महत्व कळेल प्रदूषण कमी करण्याचे महत्त्व कळेल तेव्हाच ह्या गोष्टी होण्याचं होऊ शकतो कारण की जितके जास्त आपण झाडे लावू तितके जास्त आपल्याला शुद्ध हवा भेटेल तितके जास्त जे वायू प्रदूषण होतं त्या त्यापासून आपल्याला सुटका मिळेल पण या सगळ्या गोष्टी माणसाला लवकरात लवकर लक्षात येईल का हाच एक मोठा प्रश्न आहे आज-काल

आणि तसेच द्वानी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ या दोघांवर परिणाम होतो ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो म्हणून आपण चिडचिडे होतो आक्रमक होतो आपल्याला झोप लागत नाही म्हणून म्हणून आपली जी मानसिक मानसिक संतुलन आहे ते बिघडत जातो आणि माणूस जो असतो तो वेडापिसा होतो ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब पण वाढतो आणि हृदयरोग सुद्धा होऊ शकतो हो तेच खरं तर मानवाला मानवाला आजची परिस्थिती समजली पाहिजे व त्याने प्रदूषण कमी करण्याचे मार्गावर जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण जर निसर्गाचं संतुलन राहिला नाही तर

हो बरोबर आणि मला तरी असं वाटतं

बरोबर जितके जास्त लोक सरकार सरकारवर जर माणसं असतात सगळे मानव जर depend राहिले किंवा त्या त्यांनी त्यांच्या भविष्यावर जर ठेवलं तर हे प्रदूषण कमी करण्याचे जेवढे पण काही गोष्टी असतील ते कमीच होतील कारण जेवढा जास्त मानव तेवढे जास्त मानव प्रदूषण संपवेल प्रदूषण कमी करण्याचे महत्त्व समजेल तेव्हाच सर्वात लवकरात लवकर मानव या गोष्टीवर काहीतरी action घेईल किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल कारण मानवाला आपल्या स्वतःच्या आरोग्य सुयोग्य ठेवण्यासाठी स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रदूषणाला कमी करण्याचे किंवा ते मार्ग वापरण्याचे खूप महत्त्वाचे आहे हो अगदी बरोबर आपण जर उपाय योजना केल्या तर प्रदूषण हे नक्की कमी होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या आरोग्य चांगले राहू शकते ठीक आहे त्यामुळे मला शेवटी एकच म्हणावेसे वाटते की काम करा लाख मोलाचे पण निसर्ग संवर्धनाचे. हो अगदी बरोबर

जास्त काही नाही room वरच आहे

हो बरोबर काही कॉलेजेस मध्ये काय admission घेत आहेत actually तर काय सांगत आहेत म्हणून म्हटलं चला तुम्हाला विचारून बघतो पुण्यामध्ये काही आहे का बुवा कोणते चांगले कॉलेजेस आहेत. तुमच pharmacy झालेला आहे ना आता हो म्हणजे मी आता pharmacy च्या final year लाच आहे माझं होतंच आलंय माझं B farm झालेल आहे

आता B farm degree होत आलेलीच आहे माझी अच्छा तर अह

त्याच असे कसं काय आपल्याला admission process काय असते असल्या कॉलेजेसची आता म्हटलं तुम्हाला तुम्हाला कशासाठी admission घ्यायचं तुमचा पण diploma झाला आहे का pharmacy चा अह नाही pharmacy चा diploma नाही झालेला आहे पण मला direct B farm ला admission घ्यायचे होते. अह ठीक आहे मग त्याच्यासाठी काही जास्त हे नाही अह बारावीच्या ह्याच्यावरती घेऊ शकतो आपण पण minimum त्याच्यासाठी एक आपल्याला CET दिलेली ला

खूप fees खूप असतात तुम्हाला ती पूर्ण फी भरावी लागते त्याच्यासाठी आपल्याला कोणती scholarship वगैरे भेटत नाही मग कॉलेजची जी काही fee असेल ती पुन्हा भरायला लागते असं असत. अच्छा आणि ही CET केव्हा होते मग अह काय म्हणालात म्हटलं CET जी असते ती केव्हा केव्हा होते

medical field मध्ये जाण्यासाठी असतात engineering म्हणा medical म्हणा मग CET आपण CET च्या score वरती पण आपला नंबर लागून जातो B farm साठी तर CET लागते